ह्याला एक पेट्रोल पंप दाखवलेला आहे. तो पेट्रोल पंप खूप चांगला सजवलेले आहे. निळ्या ऑरेंज रंगानी पेट्रोल पंप सजवलेला आहे. त्याच्या समोर वाहणाच्या त्या वाहनाला चार चक्के --

मला एक हॉल दिसतय ते हॉल खूप चांगल सजवलेलय त्याच्या समोर एक दोन बाया दिसत आहे.

खालून खुपसे फॅन पण लागलेले आहे हवा खूप छान चालत तिथे खूप चांगले सजवलेल आहे.

आहे इथे वाहनांना चार चार चक्के आहेत त्याच्या बाजूला एक माणूस उभा आहे.

मध्ये आपल्याला इमारत दाखवलेली आहे त्या इमारताला तीन दरवाजे आहेत त्या दरवाज्या समोर एक पुतळा दाखवलेला आहे.

लाल तिथे निळ्या रंगाची भिंती आहे. तिथे पाठीमागे एक माणूस काम पण करत आहे.

आहे त्याच्याच बाजूला खाच पण दाखवलेली आहे. त्या झाडं च रंग खूप छान दिसत आहे. त्या झाडाना--

आहे तिथे चार चित्र पण दिसतत त्या चित्रांचा रंग लाल नीळा पांढरा गुलाबी असा तिथे चार--

त्या पालखीला मंदिरात घेऊन चालले त्याच्या आजू बाजूला खूपसे हिरवे हिरवे झाडं पण लागले लेले आहेत.

आपल्याला एक पांढऱ्या रंगाची वाहन दाखवलेला आहे त्या वाहनाचे नाव स्विफ्ट आहे त्या स्विफ्ट --

आणि सजवलेल्या आहे त्या गणपती बाप्पाला एक सुंड असते दोन डोळे असते दोन पाय असते दोन--

एक इमारत दाखवेलेली आहे ती इमारत खूप मोठी आहे या इमारतीला--